ओके म्हणजे हा, हा. तू ट्युशन्स घेते. बरं, मग मला तुझ्याबद्दल म्हणजे सॉरी हा. मला थोडं बोलायचं होतं शिक्षणाबद्दल.

हा, हा. ट्युशन्स घेतेस म्हणजे तुला थोडा अनुभव असेलच मुलांबद्दल? शिक्षणाबद्दल.

मग काय सांगू शकशील शिक्षणाबद्दल थोडंसं? शिक्षणाबद्दल म्हणजे आपल्या मातृभाषेतून सगळ्यात महत्त्वाचं मुलांना शिक्षण दिलं पाहिजे.

अं, कारण सेमी माध्यमाची मुलं किंवा इंग्लिश मीडियमची मुलं आणि अं आणि मराठी मीडियमची मुलं तिन्हींमध्ये वेगवेगळा डिफ्रन्स पडतो.

हा म्हणजे आपल्या मातृभाषेतनं शिक्षण घेणे हे सगळ्यात...

मुलांचा डेव्हलपमेंट होऊ शकतो.

कारण तोच विषय समजायला मुलांना सोपा जातो.

सध्या आता मुलांचा... बऱ्याच मुलांचा अं छंद किंवा आवड म्हणा थोडक्यात

हा, आता शासनाने पण असं केलेलंय की अं इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मराठी हा विषय कंपल्सरी केलेला आहे.

कारण म्हणजे त्यांना मराठी मातृभाषेतून जर शिक्षण दिलं तर ते लवकर मुलांना समजण्यास मदत होते; परंतु जर मातृभाषेतून शिक्षण नाही दिलं मुलांना तर आपण हिंदी किंवा समजा इंग्लिश हा विषय बोलायला लागला तर आपली जी मातृभाषा आहे घरामध्ये बोलली जाणारी...

हो, बरोबर आहे. अगदी लहान मूल पण. लहान मूल पण आपल्या...

आपण घरात जे बोलतो त्यातूनच ते शिकतं. ती भाषा शिकतं. त्यातूनच त्याचा विकास होतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून...

हो. ज्या घरामध्ये जी भाषा बोलली जाते ती भाषेतच त्या मुलांची डेव्हलपमेंट कारण...

हो. अगदी छोट्या गोष्टींपासनं ते शिकत जातं. ते मोठा त्याला अगदी जॉब लागेपर्यंत ते शिकतात राहतं आणि माणूस कायम शिकतच असतो.

मग ते शिक्षणाविषयी काय फायदे असतील तुला वाटतं? खूप फायदे आहेत. मुलांना समजते, कसं वागलं पाहिजे.

किंवा त्याचं सामाजिक असेल, आर्थिक असेल

किंवा सांस्कृतिक, बऱ्याच गोष्टीमध्ये त्याचा डेव्हलपमेंट झाली म्हणजे विकास होऊ शकतो.

कारण शिक्षणाच्या माध्यमातून मुलांना सगळ्याच गोष्टी शाळेमध्ये शिकवल्या जातात किंवा घरामध्ये जे काही आहेत सणवार वगैरे ते पण काय करतात शाळेमध्ये डेव्हलपमेंट म्हणजे शाळेमध्ये घेतले जातात उपक्रम.

त्या मुलांच्या आवडीनुसार ते मुलांची डेव्हलपमेंट होण्यास मदत करतात

आणि त्यांच्या थोडक्यात छंद हा पण महत्वाचा आहे, शिक्षणाच्या बाबतीत वेगवेगळा आहे.

कोणाला खेळायची आवड असेल. कुणाला चित्रकला ची असेल

म्हणजे या बाकीच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याही शिक्षणाचा एक प्रकार आहेत. त्यातूनच...

जसं की आता महाराष्ट्र शासनाचा सर्व शिक्षा अभियान योजना आपण राबवतो त्यामध्ये ही सर्व म्हणजे अगदी वंचित गटातील असतील किंवा ऊस तोड कामगारांची मुलं असतील ह्यांच्यासाठी सुद्धा घरोघरी जाऊन शिक्षण दिलं जातं.

शिक्षणापासून वंचित कोणीही राहू नये आणि त्याचा विकास व्हावा. बरोबर? हा, त्यांचा विकास होण्यासाठी शासनाने हा उपक्रम राबवला आहे. प्रत्येक शाळांना कंपल्सरी केली की जी मुलगा वंचित आहे शाळेपासून तिथं स्वतः तुम्ही जा आणि त्या मुलांना इथनं म्हणजे शिक्षणातनं त्या प्रवाहात आणण्याचा मार्ग द्या असं सांगितलं. म्हणजे शिक्षणाचं महत्त्व आपल्याला समजलं पाहिजे यासाठी शिक्षण हे महत्त्वाचंच आहे.

म्हणजे प्रत्येकाला लिहिता वाचता आलं पाहिजे, व्हावहरिक ज्ञान समजलं पाहिजे... यासाठी शासनाने हा प्रोग्राम राबवलेला आहे. बरोबर आहे. आणखीन काय मत आहे तुझं त्याबद्दल की जर नाही बाबा शिक्षण जर नसेल तर काय होईल, असं वाटतं तुला? शिक्षण जर नसेल तर थोडक्यात कोण माणूस माणसात राहणार नाही. विशेष म्हणजे माणसांना प्रत्येक गोष्टी म्हणजे मूल असेल तर मुलांना व्यावहारिक ज्ञान समजणार नाही.

परत त्याला व्यावहारिक ज्ञान किंवा दुसऱ्या देशामध्ये नोकरी करायची असेल तर साधं त्याला अं वाचता लिहिता नाही आलं त्या मुलाला...

आणि त्या मुलाला जर लिहिता वाचता जर आलं नाही तर तो म्हणजे समाजात राहू शकणार नाही ना. हो. थोडक्यात अज्ञानी म्हणून राहण्यापेक्षा थोडातरी किमान आपण...

हो, साक्षर तरी झाल पाहिजे. त्याला कमीत कमी अं ओळख तरी झाली पाहिजे त्या त्या गोष्टींची. हा आणि मुलींसाठी शिक्षण तर खूप महत्त्वाचं झालेलं आहे आजच्या काळात. हा आजच्या युगामध्ये शिक्षण महात्त्वाचंच आहे कारण शिक्षणाशिवाय पर्याय नाही.